बस निवांत आहे बघा सांगा तुमचं काय चाललंय?

अहो काय निवांत सर कामं इतकी भरपूर येत ना सर पार्ट आहे आपल्या जीवनाचा आपण जेंव्हा जन्म घेतला ना

पहिले आईवडील करायचे आपल्याला ला पाठवायचे बरोबर आहे शाळेत जातवेळेस आपल्याला आईवडील पण मारायचे आणि टीचर पण मारायचे बरोबर आहे

आईवडील मारायचे शाळेत नाही जायचं म्हणून आणि परत आपल्या शिक्षकांना काय सांगायचं की सर याला चांगलं बघा, चांगले फटके द्या याला.

हा चा भाग आहे आजची परिस्थिती काय आहे सर?

असुद्या माझा पुतण्या आहे किंवा माझी पुतणी आहे किंवा माझी भाची ये. तर आपण कधी सपोज दॅट की जर त्यांच्याकडे रागावलं जरी

ठीक आहे तो रात्री परत नाही त्याच्यावर रागावलं जरी आपण तर रात्री ये ना आईच्या आपल्याला शिव्या खायला लागतात. काहून की तू

आणि मग आजचे टीचर जर येत आजचे टीचर लोक त्यांना अशी अडचण झाली

की ते जर रागावले तर तो विद्यार्थी दुसऱ्या दिवशी शाळेतच जात नाही. बरोबर बरोबर मग कसं करायचं? त्याच्याकडून प्रोग्रेस कशी करून घ्यायची? कडून प्रोग्रेस अशी करून घ्यावी लागती की टीचर लोकांना एवढा खतरनाक ला येतो की सर्व आणि परत बघा स्टुडन्ट ना जर त्यांनी अ थोडंसं डाटलं किंवा रागावलं

अभ्यास तर करत नाही करत तो आजारी पडतो.

त्याला त्याचा टास्क खूप खतरनाक आहे की त्याला अ प्रोग्रेस पण पाहिजे विद्यार्थ्यांची, अटेन्डन्स पण पाहिजे, स्टुडन्ट रेग्युलर क्लासमध्ये पण आला पाहिजे नाहीतर त्याच्यासाठी त्याला घ्यावं लागतंय. म्हणजे ते जसं की एका वातावरणामध्ये गोड़ी मध्ये हे करून ते करून. आपली परिस्थिती आजची परिस्थिती खूपवेगळी झाली आहे. तर का सर्वांचीच जशी तुमची अवस्था आहे सेम तशीच अवस्था सर्वांचीच आहे आपल्या

तुमच्या ऑर्गनाईजमध्ये कोणालाही जरी विचारणार तुमच्या सिनियर ला असुद्या ज्युनियर ला असुद्या किंवा तुमच्या कलीग ला असुद्या

सर्वांची सेम परिस्थिती ये. फक्त कोणी ये तो बोलून दाखवतंय, कोणी ये तो बोलून नाही दाखवत कोणी काय इट इस व्हाय पार्ट ऑफ माय लाईफ.

इट इझ माय डेली रुटीन असं असतंय ते ठीक आहे बाकी तुमचं काय चाललं मग त्याच्याआधी कुठे होता अगोदर

या ऑर्गनायझेशनच्या आधी तुम्ही कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये होता? सर होतो एका कंपनीमध्ये ट्रेडिंग कंपनी

ज्यांचं त्यांला ट्रेनींग द्यायला लागायचं.

जसं आपल्याइथे आता नवीन सिस्टीम झाली आपल्या मॉबलाईझर वगैरे ट्रेनिंग दिली जाती.

तशा प्रकारचे त्यांचे जे एम्प्लॉई होते

तसे त्या एम्प्लॉईनां ट्रेनिंग द्यायची सिस्टिम होती तिथं.

मग त्यांचे जे क्लाएंट असतील त्यांचे एक तर रिटेल शॉप असायचे

नाहीतर त्यांचं जे सेल्फ ऑफिस असायचं.

ते तिथे जायला लागायचं तिथे जाऊन त्यांला सेल्सची सगळी ट्रेनींग द्यावी लागायची

तर काही क्लाएंट असे होते की ज्यांच्यामध्ये अ अनएडज्युकेटेड किंवा कमी एडज्युकेशन झालेलं लोकं काम करत होती.

अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोकं होते तिथे.

त्याच्यामध्ये त्यांना सेल्सच्या टेक्निक शिकवा.

किंवा जिथे रिटेल स्टोर ये, तिथे त्यांना रिटेल स्टोर चे ऑपरेशन कसे मॅनेज करायचे असतात?

तिथे सेफ्टी ठेवण्यासाठी सेफ्टीसाठी काय काय इक्विपमेंट आहेत काय काय वस्तू आहेत तिथे?

त्यांनतर डेली जे ऑपरेशन्स असतात त्यांचे जे देलीचे कामं असतात

तर ते कसे करायचे त्याचं नियोजन कसं करायचं?

हे सगळं सांगायला लागायचं काहीवेळेला प्रोडक्ट्च्या ट्रेंनिंग द्यायला लागायच्या त्यांचे जे प्रोडक्ट असतील

त्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन द्यायला लागायची.

कस्टमरला कसं अट्रॅक्ट केलं जातं? कस्टमरला कशा गोष्टी, म त्यासाठी कंपनी काय करतीये? कंपनीच्या काय ऑफर आहेत? म त्या तुम्ही तुमच्या स्टोरमध्ये

किंवा तुमचं जे काय असेल तिथे तुम्ही कशा त्या तुम्ही अप्लिकेबल करू शकता आणि

तर त्यातून जास्तीत जास्त रेव्हेन्यू कमवू शकता.

एका क्लाएंटच्या इन्फॉर्मेशन मधून किंवा त्याच्या फीडबॅक मधून दोन ते तीन क्लाएंटचे अजून रेकॉर्ड मिळवायचे वगैरे असे भरपूर प्रकारची जी प्रोसेस असायची

एक ट्रेनिंग द्यायला लागायचं पूर्ण सगळे मग ते बीबीए जरी लोकं असली

हुं सर तुम्ही कुठे

यांच्याअगोदर म तुमचं डेली रुटीन वगैरे कसं राहायचं? काय ते जे लोकेशन असायचं ना ट्रेनिंगचं तिथे जायला लागायचं पहिल्यांदा ट्रॅव्हलिंग करायला लागायचं. लोकेशन पुण्यातलेच असायचे सगळे पूर्ण आणि पुणे ते अ जवळ जवळ सोलापूर पर्यंतचं सगळीकडचे लोकेशन असायचे ते इंदापूर, सोलापूर वगैरे. मग तिकडे जाऊन त्या लोकांना भेटायला लागायचं.

त्यांचे जे ओनर येत किंवा तिथले जे त्यांचे ब्रांच चे अ जिथे मॅनेजर असतील त्यांच्याशी बोलायचं. त्यांला सांगायच्या गोष्टी. त्यांची रेकॉर्ड करायची.

ऑनलाईन आणि ऑफलाईन पण ती एट्ट्ण्डडेन्स संध्याकाळी सबमिट करायची पूर्ण त्या त्यांच्या एमआई सिस्टीम वरती. आणि ट्रॅक करायला ठेवायचा अशी ती सिस्टीम होती.

अच्छा अच्छा अच्छा परफेक्ट परफेक्ट आणि तुम्ही अ काय करायचा सर यापूर्वी? याच्याअगोदर बघा मी एक कंपनी होती यशस्वी एकेडमी फॉर स्किल तिच्यामध्ये मी ऍज अ कॉर्डीनेटवर म्हणून जॉब करायचो औरंगाबाद लोकेशन्सला आमची कंपनी ये ना नावाची अ हे बीओजी नावाची जी कंपनी बघितली तुम्ही

माहितीये तुम्हाला हाऊसकिपींग जे असतात मोठे मोठे मॉल वगैरे असतात किंवा असतात, सोसायटी असतात त्याच्यामध्ये जे हाऊसकीपर असतात त्यांना सप्लाय करते बघा

मग ती यशस्वी ऍकेडमी फॉर स्किल तिथे त्यांना सप्लाय करतात. तर त्याच्यामध्ये आमचा एक प्रोजेक्ट चालायचा डेव्हलपमेंटचा गव्हर्नमेन्टचा प्रोजेक्ट होता तो ते दहावी असतात दहावी नापास विद्यार्थी

त्यांना आम्ही ट्रेनिंग द्यायचो फ्रीमध्ये सहा महिन्याचा तो जो प्रोग्रॅम होता तो सहा महिन्याचा होता.

दहावी नापास झालेले स्टुडन्ट त्यांना मॉबलायजेशन करायचं. त्यांना सहा महिन्याची ट्रेनिंग द्यायची जसं की वेल्डिंग आर्क वेल्डिंग, त्याच्या नंतर मोबाईल रिपेअरिंग

त्यानंतर प्लम्बर ही त्याच्यानंतर आपलं नाही का प्लम्बर झाले, इलेक्ट्रिशियन झाले अशी ट्रेनिंग द्यायची त्यांना सहा महिन्याची ट्रेनिंग असायची ती त्याच्यानंतर अ यायचा त्यांची असिस्टंट व्हायची आणि डीन त्यांना सर्टिफिकेट भेटलं त्याच्यानंतर त्यांचं प्लेसमेंट

तर जो विद्यार्थी सेल्फ असेल त्याची पण ट्रेनिंग अ ट्रॅकिंग द्यावी लागायची जो विद्यार्थी असेल

तर त्याची पण ट्रॅकिंग हॅन्डहोल्डींग द्यावी लागत होती आम्हाला विथ गव्हर्नमेंटला

आ एक पोर्टल होता त्या पोर्टल मध्ये त्याचा फोटो वगैरे, व्हिडीओ वगैरे लागायचा नाही का? वगैरे त्याची शाळेची शैली

ते सर्व वगैरे करावं लागायचं ते ते बघत होतो मी. तर तिथं मी जवळपास दीड वर्षे केले ते नंतर मी दुसरी जॉईन केली. मग ते मॉबलायजेशन करायचे सर तुम्ही

मग मी काय करायचो अ स्ट्रॅटेजी काय असायची? मी स्ट्रॅटेजी काय आखायची की दहावी फेल स्टुडन्ट आहेत

बराबर आहे तिथे डिफरंट डिफरंट राहायचे मग त्याच्यासोबत मी काय करत होतो.

की पहिले कॉलेजला जायचं

आम्हाला पूर्ण देताच भेटत होता तो यांच्यामधून आपलं शिक्षण मंडळ नाही का ते असतं ना ते जिल्ह्याच्या ठिकाणी तिथं जायचं त्यांच्याकडनं तो डेटा घ्यायचा

तो डेटा घेतला की मग तो देता आम्हाला तिथून भेटायचा मग त्याच्यामध्ये कॉलेजचे नावं भेटायचे आम्हाला. की या या कॉलेजमध्ये एवढे आहेत.

स्टुडन्ट आहेत फेल, त्या कॉलेजमध्ये एवढे स्टुडन्ट आहेत फेल

मग कॉलेजला जायचो कॉलेजकडनं त्या स्टुडन्ट चा डेटा घ्यायचा. तर डेटा कशा स्वरूपामध्ये घ्यायचा?

त्याचं ऍड्रेस मोबाईल नंबर त्याचे पेरेंट्स चे, आता दहावीचे स्टुडन्ट आहे तर त्यांचे मोबाईल व त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसतात.

दहावीचे स्टुडन्ट आहेत त्यांच्याकडे मोबाईल नसतो ना. मग त्यांच्या पेरेंट्सचा मोबाईल नंबर

हां मग त्यांचा पेरेंट्सचा मोबाईल नंबर मग तो डेटा मी घ्यायचो तो देता मी माझ्या टीमला द्यायचो. मग ती टीम माझी काय करायची? अ त्यांच्या घरी होम विझिट करायची.

तर ती होम विझिट जेंव्हा आता जे फेल झालेले स्टुडन्ट असतात.

एक मिडल क्लास फॅमिली असते एक लोवर क्लास आणि एक अप्पर क्लास तर मिडल क्लास आणि अप्पर क्लास जे स्टुडन्ट आहेत. ते तर फेल होत नाही.

तर आम्ही त्यांच्या ना घरी होम विझिट जर करायचं म्हंटल ना तर एक तर मॉर्निंगला करावं लागत होतं आम्हाला नऊ ते आठ मध्ये नाहीतर मग एव्हिनिगला सात साडे सात सहाच्या नंतर काहून डेली वर्कर लोकं असतात ते सर्व लोकं बाहेर जातात.

मॉर्निगला त्यांच्या घरी विझिट करायचो

त्यांच्या आईवडिलांना सांगायचो व्यवस्थित समजावून. मग त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे घ्यायचो. दहावी आम्हाला डॉक्युमेंट्स मध्ये त्या स्टुडेंटचा आधारकार्ड कंपलसरी लागत होतं. त्याच्यानंतर त दहावी नापास झालेलाच सर्टिफिकेट लागत होतं

त्याच्यामध्ये आम्हाला चॅलेंजेस एवढे येत होते. की स्टुडन्ट क्लासला रेग्युलर येत नव्हते. काहुन? की

गरिबी असल्यामुळे ते स्टुडन्ट रेग्युलर क्लासला येऊ शकत नव्हता.

काहून? त्याचे आईवडील सरळ सांगायचे की हा विद्यार्थी फेल झालाय म्हणायचे.

याला मी एकदा लावले पैसे काढले होते. त्याचे पण काढलं होत माझे घरातले जोडले

मी माझ्या घरातले सोनं तोडलं दागिने तोडले आणि याला शिकवलं. त्याचं ट्युशन पण लावलं होतं पण हा क्लास ला गेला नाही हा टूकारक्या करत फिरला

हे असले त्यांना

त्यांना मुळात शिक्षणाची आवडच नसायची त्यामुळं ते

त्यांना मुळात शिक्षणाची आवड नसायची पण आईवडिलांना वाटायचं की जे मी केलं ते माह्या मुलांना करायला नाही पाहिजे.

की त्याच्या आईने अक्षरशः त्यांच्या अंगावर दागदागिने नसतात का? ते तोडून त्याची फीस भरली. हे त्याच्या पेरेंट्स ने मला सांगितलं त्याच्या देखत. म्हणे भाऊ काही काही विद्यार्थ्यांची आई वडील एक्स्पायर झालेले असायचे सर्व जबाबदारी हे त्याच्या आईवरतीच राहायची

काही काही

पूर्ण जबाबदारी त्याच्या आईवडिलांची राहायची

की आपली समस्याग्रस्त त्यांच्या समोर शून्य आहे अगदी शून्य आहे. तुम्हाला माहिती का माझं एडज्युकेशन झाल्यानंतर मी एका ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं होतं

ठीक आहे तर इ ऑर्गनायजेशन आहे ना एच आय व्ही वरती काम करायची.

एच आय व्ही म्हणजे यू नो एच आय व्ही एड्स माहिती ये तुम्हाला

हां त्याच्यावरती काम करायची म्हणजे

गव्हर्नमेंट मध्ये जॉब लागला तो म्हणजे ते नाही का हॉस्पिटल माहिती ये तुम्हाला घाटी आमच्याकडे घाटी म्हणतात बघा त्याला

एज अ कौन्सलर म्हणून. जे एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकं असतात ना.

हां जेंव्हा कळते ना एखाद्या व्यक्तीला की त्याला एच आय व्ही झाला तर तेंव्हा तो पूर्ण म्हणजे मार्केटमध्ये अशी अशी

मध्ये की एच आय व्ही झालेला

हा वाचू शकत नाही. त्याला वाटतं आता मी मरतो.

तर त्याला कौन्सलिंग करायचं तिचं काम होतं माझ्याकडं. त्याच्यामध्ये मी काम केलं. दोन वर्ष केलं बघा मी त्याच्यामध्ये तर खूप ते काम खूप म्हणजे काम हार्ड पण होतं आणि चांगलं पण होतं. म्हणजे आपण कोणाचा जीव पण वाचवत होतो.

त्याच्यामध्ये खूप अडचणी आहेत म्हणजे समस्याग्रस्त व्यक्ती जर म्हंटल ना तर मी खूप बघितली. काही काही लोकं तर अशी बघितली मी त्याच्यामध्ये

आणि वाइफ निगेटिव्ह आहे. काही काही वाईफला झालंय, हसबंड निगेटिव्ह ये.

हां सर ते रेंज गेली होती मला वाटतंय काहीतरी असा प्रॉब्लेम झाला होता. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बाकी काय म्हणता तुम्ही? तुम्ही सांगा तुम्ही याच्या अगोदर कुठल्या कुठल्या ला केला होता? सर असं आता काम तर भरपूर ठिकाणी केलंय आपण

याच्या अगोदर पण केलं होतं एका कंपनीत पाच वर्ष

त्या कंपनीत पण सेल्सचंच ट्रेनिंग द्यायचं होतं. तिथे पण जे एम्प्लॉई वगैरे असायचे, त्या एम्प्लॉई सोबत जायला लागायचं काही वेळेला.

मग ते ऑबझर्व करायला लागायचं. काय काय ते करतात येत.

काय चुकतंय त्यांचं आणि त्यांच्यानुसार ट्रेनींग द्यायला लागायचं त्यांना.

तो प्रोजेक्ट पाच वर्षाने संपला मग त्यांनतर मग आपण दुसरी एक कंपनी जॉईन केली तिथे पण जवळ जवळ दोन अडीच वर्ष तो प्रोजेक्ट चालला. आणि कोविडच्या टाईमिंगला तो प्रोजेक्ट पूर्ण

आणि त्यांनतर तो प्रोजेक्ट तिने कंपनीने थांबवलं काही काळासाठी.

आणि त्यांनतर मग मी आपल्या जॉईन केलं.

मग तुमच्या जुन्या सरांचा वगैरे फोन येतो का नाही सर तुम्हाला?

फेव्हरेट सर तुम्ही तुमचा तुम्हाला फोन कसा येत नाही? अरे नाही व सर कोणी कुणाचा फेव्हरेट नसतं बघा कार्पोरेट सेक्टरमध्ये जेंव्हा जॉब करते ना, कुणी कुणाचं फेव्हरेट नसतं. जोपर्यंत

की तो माझ्या कामाचा तोपर्यंत ठीक ये.

त्याच्या आधी पण होते सिनियर होते, त्यांचा पण मी फेव्हरेट होतो.

म्हणजे मी माझं काम करते बाबा दॅट्स इट

सिनियरला काय आहे ना आपल्या सिनियर ला काय असते की त्याचं काम आपण वेळेवर करून दिलं ना आपल्यामुळे त्याच्या सिनियरला म्हणजे आपला जो सिनियर असतो